ह्या चित्रात अस दाखवलय की खूप सारे बेंचेस यत जिथ लोक बसतात आणि ते मॅजिशियन कॅफे आहे आणि समोरच्या भिंतीवर खूप सारे वेगळेवेगळे हे हिरोज चे पेंटिंग यत.

हे एक लग्नाच मंडप आहे तिथ एक कॅमेरा दिसतोय आणि एक सोफा आहे जिथ नवरा नवरी बसतात आणि मागच जे डेकोरेशन य ते फुलांपासून बनवलेल आहे आणि सुंदर दिसतय.

त्यात एक बँड दिसतोय अं त्यात एक माणूस ड्रम वाजवतोय आणि इकडे एक माईक ये आणि त्या साईड ला एक पिन पियानो ये जो की प्ले करणार ये एक बँक आणि अं लाईट सोडल्यात त्यामध्ये खूप भारी वाटते.

हे एक झोपडी सारखं दिसतंय त्याच्या वरतून अहं जे वाळलेलं गवत असतं तसं काहीतरी ते त्यांनी टाकलंय.

ही एक मोठी बिल्डिंग दिसतीये इमारत अह जिथे की अह खूप सारा गाड्यायत आणि एक पुतळा पण आहे.